ते पुस्तक पाठातून सांगितले आहे. हास्यचित्रे व्यंगचित्रे आपल्याला हसवतात विचार करायला भाग पाडतात हास्यचित्रे व व्यंगचित्रे यामधील भेदभाव दर्शविले लेखकाने या चित्र दुनियेतील घडवून आणलेली आहे. प्रस्तुत लेख दोन हजार सोळा च्या दिवाळी अंकातून घेतलेला आहे. आपण दररोज काढून पाहतो की ते आपल्या इतक्या सवयीचे झालेली आहेत की ते कार्टूनच्या ऐवजी त्याला कोणी रंगचित्रे हास्य चित्रे म्हटलं की आपण थबकतो शिवाय, आपण जे पाहत असतो ते असतात cheap cartoon म्हणजेच चित्र मालिका हे त्याचे च चे सर्वात महत्त्वाचे असे उदाहरण. अशा चित्राची माहिती पहिल्या भागात कुणीतरी कोणाला काहीतरी सांगितलेल असतं बोलत असतं त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या भागात त्या सांगण्याच्या बोलण्यातून उलगडणारी गंमत असते. सध्या आपल्याला एकाच भागातून कार्टून पाहायला मिळत नाही ते बघून खुदकन हसू येते आपल्याला असं चित्र हे हास्यचित्र असतं पण हास्यचित्र म्हणजे काय? असं विचारलं तर आपल्याला काय सांगता येईल? कोणी सांगेल वेड वाकड चित्र काढलं की ते झालं काढून कोणी म्हणेल त्यात एक जोक असतो आणि कोणी सांगेल त्यात एक माणूस असतो तो दुसऱ्याला बोलतो ते वाचलं की आपल्याला हसू येत वगैरे वगैरे ते सगळं सांगणं बोलणं बाजूला ठेवून आपल्याला हास्य चित्राची व्याख्या करायची झाल्यास अशी करता येईल रेशाने काढलेलं गमतीदार चित्र म्हणजे हास्यचित्र हास्य चित्राचे वैशिष्ट्ये आपल्याला हसवतं पाहायला शिकवता आपल्याला हसू येत व्यंगचित्र म्हणजे हास्य चित्राचा पुढचा टप्पा व्यंगचित्र सुद्धा आपल्याला हसवतं. पण केवळ हसवण एकच त्याचा हेतू नसतो व्यंगचित्र पाहिल्यावर आपल्याला अजूनही हसू येतं. आणि आपल्याला त्याशिवाय काही सांगू पाहत असतं आपण जर त्या चित्रापायी पाशी थोडं थांबून राहिलो तर त्यात काही गमतीदार विचार पडलेला असतो हे आपल्याला लक्षात येणार मुलांची हास्यचित्र काढणं ही सर्वात अवघड गोष्ट आहे. मुलांची के मुलांची केवळ म्हणजे मुलांसाठीच नाही तर हास्य चित्रातील जी मुलं असतात ती मुलं काढणं फार अवघड असतं. तुम्ही काढून पहा तेव्हा लक्षात येईल तुम्हाला कारण लहान मुलांचे चित्र आकाराने लहान काढलं तर ते थोडं लहान मुलांसारखं वाटणार आहे. एकदा उंच माणूस काढला तर तो थोडीच उंच वाटणार आहे मुलगा वाटणार नाही छे छे दाढी मिशा असल्या का होईल का चित्रातला तो पोरगा नाही बुवा तसं होणार नाही त्याला शर्ट चड्डी घातली का होईल का ते पोरग चित्र काढायचा प्रयत्न केला की आपल्याला ह्या अडचणी लक्षात येतात. मोठ्या माणसांकडे आणि मुलांकडे आपण बारकाईने पाहायलाच हवं हेही आपल्याला स्पष्टपणे लक्षात येईल आणि इथे रंगचित्राचं कौशल्य लक्षात येतं. मुलांसाठी विनोद करणे एक वेळ सोपं पण व्यंगचित्रात हुबेहूब मुलांसारखं दिसणं सर्वात कठीण आपण येथे वेगवेगळ्या रंग चित्रांची आपापल्या व्यंगचित्रात हास्य चित्रात लहान मुलं कशी काढली आणि त्यांच्या बोलण्यातून वागण्यातून त्यांचं लहानपण कसं उमटलं आहे ते आज आपण पाहणार आहोत हास्यचित्र हे अगदी सोपं पण हास्यचित्र म्हटलं की आधी आठवण येते ती त्यांच्या ज्येष्ठ व्यंगचित्रांच्या चित्राची गणिताचे पुस्तकात फडणवीसाची हास्यचित्रे होती ती फाडताना गणिताचा भाऊ कमी झाला होता मु लांचा त्याचंही हास्यचित्र पहा झाड रेषांनी खरं म्हणजे मोठी माणसं काढतानाकाढता येत असा आपला समज मात्र या चित्रात लहान बाळाला दूध पाजावे अशी लहानग्या रोपट्याला पाणी घालत आहे. तेही किती किती काळजीने दुधाच्या बाटलीने शम्य जोशी हे मराठीतील चित्रकार त्यांची रेषाही फडणवीसांच्या रेषेपेक्षा अगदी उलट नाजूक आणि लवचिक अशी त्यांच्या हास्य चित्रात पहा अगदी रांगणार मूल काढलं आहे. त्याला हालचाल जाणवते नाही का शिवाय देवाला हा मुलगा रांगणाऱ्या बाळा पेक्षा मोठा हास्यचित्र आणि चित्रात हाच फरक असतो. चित्रात हुबेहूब काढायचा प्रयत्न असतो तर हास्य चित्रात विनोदी माणूस एखाद्याच्या वागण्या बोलण्याचे जसे हुबेहूब नक्कल करतो. तशी ते चित्राची नमती हुबेहूब नक्कल असते.

आधी जातो ते काळे रेशन कडे मुलांच्या मोठ्या रडण्याकडे आपल्याला वाटून जातं की लहान मुलं उगीच रडत असतात तसेच हा रडतो बघा बाकी काही नाही.

तसेच असावे कारण मुलाच्या रडण्याला काही कारण असतं इथे त्याचे हात पाय कसे काढले आहे पहा लहान मुलं लहान कशी दिसायला चित्रात त्याचं नेमकं काय रहस्य आहे हे पाहायचं असेल तर त्यांच्या व्यंगचित्रात हास्य चित्रात मोठी मोठा माणूस आणि छोटा मुलगा असे दोन्ही आहेत असे चित्रे पहावे ते

त्याचा आकार त्याच्या चेहऱ्यावरचे उत्साहाचे भाव आणि केस कापून घेणारा कंटाळलेला वैतागलेला मुलगा हात पाय तेच नाक डोळे पण फरक कुठे आहे त्यामुळे हा मोठा माणूस वाटतो

त्यांच्या बाबांकडे आपल्यात स्पष्ट कळत नाही मात्र तिसऱ्या चित्रात त्याचा अर्थ समजतो. त्याला अर्थाने उत्तम असे व्यंगचित्र आहे नाही का आता आणखी एक गंमत पाहू, hungerian व्यंगचित्रकार ribbon rival यांचे हे व्यंगचित्र चित्र पाहतात आपल्याला वाटते की दोन वेगवेगळी चित्रे आहेत एक लहान मुलगा आणि एक मोठा माणूस पण त्याच्या भिंतीवर लावलेले ते चित्र आणि दोघांच्या केसांची ठेवलेली पाहिल्याशिवाय लक्षात येत नाही लहानपणी मोठी violin वाजवतो आणि आता मोठा झाल्यावर लहान violin वाजवत आहे लहान मुलांच्या वाढत्या वयानुसार आपल्याला असलेले छंद असं या व्यंगचित्राला सांगायचं आहे आता हे हास्य चित्रात काय जादू करता येते त्याचं उदाहरण british व्यंगचित्रकार

पण ते काढायचं नादात हा मुलगा कसा वेडा वाकडा झालेला आहे. शिवाय त्याचा चेहरा आपल्याला अगदी उलटून टाकणारा हे असे चित्र आहे. आपल्याला आपल्या लक्षात येतं की असं झालं पाहिजे की हा लहान मुलगा चित्र काढताना त्याच्या चित्राच्या किंवा त्या मुलाच्या लहान आकाराचा महत्त्वाचा नसतो शरीराच्या प्रत्येक अवयवाचा आकार त्याचप्रमाणे लहान होणं गरजेचं असतं. म्हणजे हात पायाची बोटं ती लहान काढली की आपोआप नाकाचा आकार ओठांचा आकार काढल्याशिवाय कसं कळेल की तो लहान मुलगा आहे. की लहान मुलांच्या भोवया किंवा तसेच लहान एका रेषेच्या असतात आणि लहान ते कळलं तरच आपल्याला हा फरक समजेल यापुढे व्यंगचित्र हास्यचित्र पाहताना आणि काढताना अशा बारीकसारीक गोष्टी घेऊ शकाल व्यंगचित्र हे व्यक्तीचे गुण दोष मांडण्याचे प्रभावी

प्रस्तुत पाठातील व्यंगचित्राचे तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही एका व्यंगचित्रावर तुम्ही केलेले निरीक्षण बारक्यावर सह लिहा. जागतिक व्यंगचित्र दिनाच्या निमित्याने शाळेमध्ये विविध व्यंगचित्रे दाखवलेली असतात ते जरूर पहावी हे गाणं आपल्याला आठवेल व्यंगचित्र पाहून आपल्याला खूप कन हसू येईल असं असावं व्यंगचित्र. नमस्कार आज मी बदलत जाणारी लग्नसंस्था आणि कुटुंबव्यवस्था यावर बोलणार आहे साधारण सतराव्या शतकाच्या आधीच्या काळापासून मुली जन्माला आल्या कि पाळण्यातच त्यांची लग्न लावली जायची नवरा मुलगा किती का वर्षांचा असेना कधी कधी तान्ही मुलगी मोठी होईपर्यंत तिचा नवरा काही कारणाने मारत असे तेव्हा सती जाण्याची प्रथा सुरु झाली. कारण नवरा मेल्यानंतर तिच्याकडे कोण बघणार कधी कधी ती मुलगी इतकी लहान असे कि तिला लग्न हि गोष्ट समजण्याआधी तिला सती जावे लगे कधी कधी बळजबरीने नवऱ्याच्या चितेवर तिला लोटून देतात हि अमानुष पद्धती राजाराम मोहन रॉय यांनी खूप प्रयत्न करून अठराशे एकोणतीस मध्ये ब्रिटिश सरकारच्या काळात बंद केली त्यामुळे विधवा स्त्रियांना सती जावे लागत नसे पण त्यांना मग लाल अलवाणात राहावे लागे त्यांच्यावर इतर पुरुषांची नजर पडू नये म्हणून डोक्याचे टक्कल करत तिने घरातच राहावे अशी बंधने घातली गेली याकाळात थोडी सुधारणा म्हणजे पाळण्यात लग्न लाव लावाण्याची प्रथा मोडून मुलगी मोठी झाल्यावर म्हणजेच सात आठ वर्षाची झाल्यावर लग्ने होऊ लागली. यावेळी सुद्धा मुलाचे वय कितीही मोठे असे म्हणजे नवरा मोठा असेल तर आत तिच्या नशिबी वैध्यव्याची कुऱ्हाड आलीच शिक्षण वैगेरे नसल्याने माहेरी किव्हा सासरी बिनपगारी मोलकरीणच जिथे गरज तिथे कमला जायचे एखादे मुलं असेल तर त्यालाही कमला जुंपले जायी क्वचित प्रसंगी सासरचे लोक मानाने वागवत

त्याचा मोठा वृक्ष होत होत स्त्रियांच्या शिक्षणासाठी स्वतंत्र महिला विद्यापीठ काढली गेली या काळातील लग्नातील बदल अगदी हळू हळू होत होते कारण अजूनही मुलींना कोणी शिकवत नव्हते ज्या घरांमध्ये शिकवायचे तिथेही अल्गी अगदी मुलगी वयात आली कि तिचे लग्न लावून देत अजूनही वयाचा फरक होताच मुलगी दहा बारा वर्षांची मुलगा अठ्ठावीस तीस वर्षांचा पण थोडा बदल म्हणजे विधवा विवाहाला मान्यता मिळाल्याने बऱ्याच विधवांचे हाल कमी झाले यातच एक जीवघेणी प्रथा म्हणजे हुंडा आणि मुलाकडच्यांचे मानपान मुलीच्या घरचे यात अगदी बेजार होतात त्यामुळे मुली नकोत असा एक प्रकार सुरु झाला

अगदी नगण्य असे विवाह होत होते आता विसाव्या शतकात सर्व शिक्षित होऊ लागले पण तरीही काही ठिकाणी अजून मुलीकडच्यांना नाडले जाते परंतु मुली स्वावलंबी बानू लागल्या त्यामुळे त्यांच्यात निर्णयक्षमता आली थोडे थोडे का होईना मुलाकडच्यांनाहि का होईना आपल्या अपेक्षांना मुरड घालावी लागत आहे परंतु आता दोन्हीकडचे पैसेवाले झाल्याने लागलं लग्नामध्ये वारेमाप खर्च चालू झाला. दुसरीकडे गरीब लोकांमध्ये मात्र हे घडू शकत नाही तरीही मुलामुली कडचे लोक कर्ज काधून खर्च करतात नंतर फेडत बसतात काही ठिकाणी त्यावरून मुलीचा छळ सुरु तसेच मुलींचे प्रमाण मुलांपेक्षा कमी झाल्याने त्यातच मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत त्यातच त्यांच्या घरातले साथ देतात म्हणजेच ज्या घरातील मुलगा व इतर चांगले असतील त्यांना त्रासून मुलांची लग्ने जमत नाहीत एक उदाहरण देते एका तीस वर्षाच्या मुलाला तीन मुलींकडून नकार आला का तर त्याच्या बरोबर त्याचे आई वडील आहेत हल्ली मुली त्याना dustbin असे म्हणतात त्याचे स्वतःचे घर नाही त्याची गाडी नाही कारण तो राहतो तो बंगला वडलांच्या नावावर आहे चौथ्या मुलीच्या वडलांना ह्याने विचारले कि तुमचे घर कधी झाले त्यांनी उत्तर दिले पाणसाव्या वर्षी कारण बाकीच्या जबाबदाऱ्या होत्या मग मुलाने त्यांना विचारले जर तुमचे घर पणासाव्या वर्षी झाले तर तुम्ही मला तीसव्या वर्षीच घर आहे का असे कसे विचारता मी सेठ झाल्याशिवाय स्वतंत्र घर कस घेऊ हे त्याने विचारल्यावर त्यांच्या मुलीने एवढा बाऊ केला कि तुम्ही माझ्या वडलांचा आपमान केला तुम्ही त्यांना असे का बोलले असं करून मोठमोठ्याने आवाज करत त्या मुलाला घराबाहेर घालवले यावेळी मुलीचे वडीलही गप्प बसले त्यांनी तिला सूनवायला हवे होते कि तो म्हणतो ते बरोबर आहे पण तेही गप्प बसले म्हणजेच आता पूर्वीपेक्षा उलट परिस्थिती झाली आहे पूर्वी मुलाकडच्या खूप मोठ्या अपेक्षा ठेवत होते सोनंनाणं पाहिजे अमुख पाहिजे हे पाहिजे आता मुली मुलांमध्ये अपेक्षा करू लागलेत यातच अजून एक नवीन म्हणजे live in relationship यात लग्न न करता दोघेजण एकत्र राहतात पटले तर लग्न करायचे नाहीतर वेगळे व्हायचे म्हणजेच हे लग्न संस्थेला विरोध कशाची commintment नको पाश्चिमात्य संस्कृतीचा उदोउदो तसेच कधीकधी शारीरिक आकर्षणालाच प्रेम समजून घरातल्यांचा विरोध असूनही लहान वयातच लग्न करतात या वयात नंतरच्या जबाबदारीचे भान नसते आणि ते भान आल्यानंतर दोघांमध्ये वाद सुरु होऊन टोकाला जाऊन घटस्फोट घेतात तसेच यामध्ये लहान मूल असेल तर त्याची फार फरफट होते सध्या अक्षरशा अगदी छोट्या छोट्या गोष्टीसाठी घटस्फोटाचे दावे केले जातात नवरा बायको दोघेही कामात busy असतात एक मेकांशी संवाद साधायला कमी वेळ मिळतो सुट्टीच्या दिवशी बाहेर फिरायला जाणे अथवा late night parties घरातील मोठी माणसे जर सल्ला देत असतील तर तो ऐकण्यासही वेळ नसतो आम्ही म्हणू ते बरोबर या, हि करू ते बरोबर हि मनःस्थिती आहे काही वेळा counsellor ची मदत घेऊन असे घटस्फोट थांबवतात दोघांना त्यांच्या चुका जर योग्य वेळी समजल्या तसेच त्यामध्ये इतरांनी तेल ओतले नाही तर हे दोन जीव एकत्र येऊन सुखाने संसार करतात adjustment करायला कोणीही तयार नसे कारण मुली आमच्यावर पूर्वी फार अन्याय झाला आहे आम्ही का एक पाऊल मागे जाउ आणि मुलाकडचे तर अजिबातच माघार घ्यायला तयार नसतात एकत्र कुटुंब पद्धती नको असते स्वतंत्र राहायचे असते फक्त दोन हजार वीसच्या pandemic काळात सर्वजण घरी बसले work from home सुरु झाले तेव्हा काही घरांमध्ये सुसंवाद झाले एक मेकांना बोलण्यासाठी वेळ देण्यात आला आणि घटस्फोटाच्या cases मागे घेण्यात आल्या मात्र याचा कधी कधी उलटअसा परिणाम झाला कि एकमेकांच्या कामातही लुडबुड केली जाऊ लागली mobile check केले जाऊ लागले तेव्हा छोट्याश्या गोष्टीवरून संशयाचे भूत परत डोक्यात शिरत गेले आणि त्याचे वादात रूपांतर झाले कधी कधी घरगुती हिंसाचारामध्ये पण रूपांतर झाले म्हणजेच प्रत्येक वेळी प्रत्येकाने दुसऱ्याचे ऐकून दुसऱ्याचा आदर करून जर ऐकले तर वाद होणार नाहीत पूर्वी मोठ्यांनी केलेल्या चुका होऊ नयेत म्हणून आई वडील तरुण मुलांना स्वातंत्र्य देतात त्यांच्या निर्णयात कमध्ये मध्ये करत नाहीत

समाजातील विवाह समारंभ हा समारंभ नाही तर समाजातील संस्कार म्हणून करावा विवाह समारंभ डामडौल याचे रूपांतर संस्कारांमध्ये करावे आई वडील तरुण मुलगा मुलगी यांनी एक मेकांशी बोलून तुम्हाला काय हवे तुमच्या अपेक्षा काई आहेत हे ठरवून मग लग्नासाठी पुढाकार घ्यावा

एकुलता एक मुलगा असतो एकुलती एक मुलगी असते त्याच्यामुळे दोघांनाही आपण निर्णय काय घ्यायचा ह्यात बावरच्या चौघांशी कसे वागायचे हे सुद्धा काळात नाही त्यामुळे मला आता असे वाटते कि अशी परिस्थिती अली आहे कि मुली मुली लहान असतानाच त्यांना सामाजिक जाणिवेची योग्य शिकवण दिली पाहिजे नकार पचवायला शिकवले पाहिजेत कारण लहानपणापासूनच त्यांना नकार ऐकायची सवय झालेली नसते कायम होकार तसेच पुढील समाज व्यवस्था चांगली होण्यासाठी जर नकार पचवला तर घटस्फोटाचे प्रमाण कमी होईल सर्वजण एकमेकांचा आदर कारतील आणि तरच भारतातील कुटुंबव्यवस्था टिकेल असे मला वाटते धन्यवाद अं हॅलो हा बोल न ऊननस नदर आलत वाटते.

मंग तूल बी चारण ते जे

आता कूछ तो गडबड है. आर हिन्दी नको रे बोलू मराठीत त्याची ते हिन्दी बोलील इतक्या लांबून. मला फक्त एक आपल्याला खोट बोलू दे नाही खोट बोल्लेल भाय आहे ते खरस बोल्लो न नण्यात मातरा असतो कोण आह पादलास का मग अरे आता फक्त एकच रेकॉर्डिंग राहिली. तव ई आणि ती शीतू झाली आता समजायची तू त जांबळ्या द्यायला लागला. का मनला तू त झोपाया लागल तुला रे लय जांबळ्या यायला लागल्या महादया. हाना लई बोर झालय तू बोर झाला का?

आपण क्लास मधी दहा मिनिटं नीट बसत नाही तू ते क्लास मधी का

तिथ आपण किती वेळ बसाय लागलोत

वासूली दहा मिनिटं बोलू देत नाही. हाना राव. बरं बायण गेल की नाहीस क्लासला बरं बरं

का मनल काही नाही गेल नाहीस तू आज क्लासला

व्यानेश गेल दिसून रायला.

हव आरे आमच्या विषयी नको बोलू.

काही तरी बाहेरच बोलू आज आपण.

आपुन इकड साई टेकडीवर जाऊ.

जाऊ आता का म्हणला?

अरे हे झाल का? ही झाल्यावर टाईम तरी हाय का

अं

एक झाल तु जाय रूमवर मी जातो लॅबला मोबाईल पहिला नाही मी आज कसलाच

थोड काही तरी खाऊ आपण अन मंग जाऊ इकड तिकड पांगु होय. हाआ मंग काय मनत बाकी? काही नाही बर मंग. बस हाय तुमच्या गावाला बस. काहीक पौषणीक वाड्यात शरकी लावली.

लावली यार कि क वाड्यात बर आहे बर आहे जाऊनदे बेट तरी व्हायला.

ते वाईट नाही रे नीट लावल्या बर बर

पाऊस आसन रे

घरी गेल्यावर घरच्याला फोन करव लागत होत भाई आपलाच रोड आहे मात्र

जर मॅडमनी लावला असता तर येईन ब अं मॅडमनी प्रपोज मास्तर नितीन मास्तर लावतो

रे का आज आला नाही. आसुन नही मनोहर शनिवार पासून नाही आला. हाना

मंग त यह काम मत करो तुने गेम मा तर डायरेक्ट म्हणील तर तिला लाव सरळ तीन दिवस हाना मी म्हणील गेलतो मी पण हाजरीस टाकली नवती. हाजरी टाकायची द्यानात राहिली नाही. तिथ कोणीस नवत हाजरी टाकायला मनाच मला वाटल जातानी इथून द्यानातस नाही राहील मनाच.

मंग तीन दिवस मला दोन दिवस एक दिवस दुखत होत. एक दिवस हाजरी टाकली नाही. एक दिवस पाऊच चालू होता बघ बघता येस कोणी घरच्याचा येड्यात काढतो काय नही ओ तस मणल्या